UPI not हां तशी ह्याची जी हां याची याला तरी कुठे? banks free service देतात. जेवढा amount तू expense करशील तेवढीच amount तुला GST वरतून excess नाही लागत त्याची.

Suppose तुझं GS with GST bill अडीचशे रुपये झालं असेल ते अडीचशेच cut होणार. तुझे वरती ATM charges अजून नाही cut होणार. दहा रुपये, वीस रुपये अजून. हां. हां जर का वरती दहा रुपये, वीस रुपये cut झाले असेल, तू म्हणतोयस ते बरोबर आहे कि ATM charges तसं त्यांना charges नाही लागत कुठेही. हां except and except तू जर का particular त्यांच्या limit cross केल्यास की मग चार banks ना हे, Other banks मधे चार वेळा transaction allowed आहे आणि त्याच्यापेक्षा तुझी जास्त आता जास्त transaction झाली तर मग त्यांच्या ह्याच्या प्रमाणात दहा रुपये, वीस रुपये, पन्नास रुपये जे काही असेल त्या ह्याच्या प्रमाणात ते cut होतात. Government bank ला yearly ATM charges किती आहेत? नाही माहिती मला.

actually governmentbanks शी माझं जास्त असा जास्त संबंध येत नाही. त्याच्यामुळे idea नाही. आणि even माझी जी bank आहे IDBI bank it should be very nice in that manner. त्याचे ATM पण भरपूर ठिकाणी आहेत. सगळीकडनंच availability असते आणि हल्ली मला cash एवढी लागत पण नाही. त्याच्यामुळे खिशात शंभर एक रुपये असतील तरी मला बरेच दिवस जातात ते. perfect. हम्म कारण जास्तीत जास्त cashless वरच भर असतो ना? हम्म बरोबर आहे. हम्म तेवढं बरं ATM ची standard size आहे.

थोडी छोटी अजून पाहिजे होती. आता computer केवढे मोठे होते. त्यांची size केवढी कमी झाली. आता ATM ची पण होईल कमी हळूहळू.

But it should be standard size. प्रत्येक banks च्या ह्याच्यानुसार size कमी जास्त नाही होत आहे. बरोबर. हम्म बाकी अजून काय विशेष?

बरेच दिवसांनी असं निवांत वेळ निवांत वेळ काढतो. नाहीतरी तू तू ही कामात busy असतोस ना हल्ली. तेव्हा मग कामं तर असणारच. office ची. हम्म

ते तर आहेच. कामं कोणाला चुकली आहेत बाबा. ती तर करावीच लागतात. कामं चुकवून कसं चालेल? तुलाही असतात, मलाही असतात. असा वेळ शोधून शोधून काढायला लागतो.

आवरलं तुझं सगळं?

Okay. आलो अर्धा तास late सुट्टी झाली.

चल. ठीक आहे. Hi आरती

तुझा आदर्श व्यक्ती कोण आहे ग? माझी आदर्श व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुझी आदर्श व्यक्ती कोण आहे? माझी आदर्श व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज देखील आहेत पण त्या आधी माझ आदर्श व्यक्ती हे जे माझे आई वडील आहेत. ज्यांनी मला जन्म दिलेला आहे ते आई वडीलच माझे आदर्श व्यक्ती आहेत बघ. हो का. तुला छत्रपती महाराजांच्या विषयी काय माहिती आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजां विषयी खूप माहिती आहे. त्यांनी अनेक अह स्त्रियांना जे साथ दिली त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ दिली. अनेक गरीब व्यक्तींची त्यांनी मदत केली. अनेक किल्ले जिंकले.

आणि तू छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श कधीपासून मानायला लागलीस ग.

माझ्या आई-वडिलांनी त्यांच्यासाठी आधीपासूनच सांगितले अगोदरपासूनच सांगितलेला आहे आणि जेव्हा मी स्कूल मध्ये जात होते तेव्हाच मी चौथीला इतिहास होता मग त्याच्यामध्ये तर सगळं होतं मी तो इतिहास खूप वाचायचे आणि मी तेव्हापासून त्यांना आदर्श मानते. अच्छा मी पण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानते आणि त्यांचा जस त्यांची पहिले गुरू त्यांच्या आई होती ना तशी माझी गुरु माझी पहिली गुरु माझी आहे माझे आई बघ. त्यांचा इतिहास जो चौथीला होता तो खूप भारी होता आणि आणि तुम्ही आणखी वाचत असे. हो मलाही त्यांचं जे चौथीला आपल्या इतिहासाचा शिवाजी महाराजांचा इतिहास होता ना हे पुस्तक खूप आवडायचं. बाकी सगळं सगळ्यात पुस्तकापेक्षा सर्वात जास्त मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आवडायचा. निगडी ते पुस्तक घेऊन बसायचे वाचायला मी सुपात असलेले व त्याच्यामध्ये त्यांचा जन्म शिवजन्मा पूर्वीचा काळ त्यांचा राज्याभिषेक त्यांच्या सर्व काही त्यामध्ये दिलेल आहे. हो.

कारण त्यांनी अगोदर पासून त्यांना कृष्णाच्या रामाच्या अशा कथा सांगायच्या त्यांना त्यापासून खूप चांगली शिकवण मिळालेली आहे.

स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य स्थापन करावं असे जिजाऊ मात्यांना नेहमीच वाटायचं म्हणून त्या त्यांना तशा शिकवण देत असायच्या तुला जे त्याचे गुरु आहेत माहित आहे का? अह नाही तुला माहितीये का? दादोजी कोंडदेव होते त्यांचे शैक्षणिक गुरू होते व त्यांनी तलवार कशी चालवायची, घोडेस्वारी कशी करायची, घोड्यावर कसा बसवायच, पट्टा कसा मारायचा हे सगळे गोष्टी शिवाजी महाराजांना अगदी लहान वयातच शिकवल्या होत्या.

शिवाजी महाराजांना किती मुल होते? शिवाजी महाराजांना अं शंभूराजे हा एकच मुलगा होता.

हो का हो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच नाव काय जिजामाताच ना.

हा आणि त्यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आणि त्यांच्या आईचे नाव जिजाऊ होतं. त्यांचा जन्म शिवनेरी वरती झालेला आहे मला तू पाहिला आहेस पहिला आहेस का शिवनेरी किल्ला हो पुण्यालाच आहे ना तो शिवनेरी किल्ला.

हो मी पाहिलेला आहे पण तू सांग ना आणखीन काय काय हाय हा तिथे बघ त्यांनी अफजल खान जे आहे ना त्या अफजल खानाला तिथे वध केला होता त्या बडी बेगम ने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणाला आवरत नव्हते ना कि त्यांनी कि खूप म्हणजे शक्तिशाली होते शक्तिशाली नव्हते पण त्यांच्याकडे हुकमी शक्ती होती पण युक्तीचा जास्त वापर करून ते युद्ध जिंकत होते. तर ते व्हायचे तर की बडी बेगम अक्षरशा परेशान झाली आणि तिने दरबारामध्ये विडा ठेवला हा वेडा कोण उचलील एवढा मोठा हत्ती सारखा असणारा नाही का अफजलखान समोर आला होता.

हा आणि त्या अफजल खानाला ही मोठा हत्ती सारखा असताना देखील शिवाजी महाराजांनी युक्तीने त्याच्याशी हे केला त्याचा वध केला

त्याच्यानंतर आपले शिक्षक आपल्याला शिकवतात.

तुला सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेस tuition ला जायची अह समजा पहिली च्या अगोदर त्याच्या अगोदर आईने मला दोन लिपीतल्या ABCD शिकवल्या होत्या. एक, दोन शंभर पर्यंत शिकवले होते. तेही माझी आई जास्त शिकलेली नसतानी

हो त्यामुळे मला तर माझी पहिली गुरुही माझी आईच आहे आणि तुला तर माहीतच आहे एक आई ही शंभर शिक्षकाच्या बरोबर असते.

तुझ्याही आईन तुला वडिलांनाही आपली काळजी असते ते ही आपल्याला बाहेर कुठलीही कमी पडू देत नाही त्यामुळे आज आपलं शिक्षण ते पूर्ण होतं आणि त्यांना आपले आई-वडील आपल्यापेक्षा थोडेसे म्हणजे शिक्षण कमी झालेलं असतं त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळतं आणि ते आपल्याला शिक्षणासाठी कुठेही कमी पडत आपल्याला शिक्षणासाठी सगळ्या गोष्टी पुरवतात आता त्यांना असं वाटतं की माझी मुलगी खूप मोठ्या job ला लागावी ते कुठे कमी पडत नाहीत आपण पण ते करायला पाहिजे. हो बरोबर माझेही जे आहेत ना ते मला नेहमी सांगत असतात मी शिकलो नाहीये तुम्ही तरी शिका आम्हाला काही कळत नाहीये तर तुम्ही तरी मोठे व्हा खूप मोठे व्हा तुम्हाला पाहिजे ते देतो पैशाची कशीतरी adjustment करते सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे पुरवते.

शिक्षणामुळे problem येतात ना त्यांना सामोरे जाव लागत त्यामुळ त्यांना असं वाटतं की आपल्यासारख त्यांना नाही झालं पाहिजे त्यामुळे ते आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाहीत.

यशस्वी झालेले आहेत ना त्यांनी अनेक किल्ले जिंकली, अनेकांची मदत केली, शत्रूंनाही युक्तीने हरवलं त्यांच्या आईच्या सांगण्यावरून ते करत होते. होते त्यांच्या आईचेच त्यांच्यावर संस्कार होते चिकन होते त्यांच्या आईनेच त्यांना स्त्रियांचा आदर करायचा, सत्कार करायचा, सन्मान करायच शिकवलेलं होतं.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तुला ते गड आला पण सिंह गेला एक chapter होता तो काही आठवतो का ग हो. आठवतो ना. त्यांच्या मुलाचं स्वतःच्या मुलांच लग्न होतं तरीही ते तो किल्ला जिंकण्यासाठी गेले आणि जिंकून आले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते गड आला पण सिंह गेला. हा आणि ते तानाजी मालुसरे जे होते ना ते गड जिंकायला गेले होते सिंहगड होता ना तो

आणि तो पण मराठाच होता आणि एका मराठ्यांनी एका मराठ्याला हरवणं खूप मुश्किल होतं ना मग तानाजी मालुसरे मराठा उदयभान पण मराठा होता तर मग ते खूप hard जात होते त्याला मारणं म्हणून ते तानाजी मालुसरे अह तिथे वारले होते बघ नाहीतर तानाजी मालुसरे इंग्रजांना निजामशाही आदिलशाही मुस्लिम लोक आहेत ना एकत्र धावून आले असते ते वारले पण नसते तिथं म्हणजे शहीद झाले नसते तिथ ते गड आला पण सिंह गेला तेव्हा त्या वेळेस म्हटले होते आणि तानाजी मालुसरे पण म्हटले होते ना आधी लग्न कोंढाण्याच नंतर लग्न रायबाच

हा म्हणजे अगोदर त्याचं नाव कोंडाणा होतं नंतर सिंहगड ठेवलं. हो ना तुला माहिती आहे का तुला माहितीये का शिवाजी महाराजांनी आठ बायका केल्या होत्या. हा त्याचं कारण न त्याचं कारण असं होतं

म्हणजे कसं असतं काय काय वेळेला आपल्या जवळचे आपल्याला दगा देतात आणि आपलं जे राज्य स्वराज्य ते साकार करण्यामध्ये म्हणजे अडचण कुठेतरी होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं होतं प्रत्येक परिसरात म्हणजे निंबाळकर, फलटण, फलटणचे निंबाळकर

वार करणार नाही, युद्ध करणार नाही आणि त्यांचं जय स्वराज्य आहे ते स्वराज्याच स्वप्न साकार होईल आणि आपलेच आपल्यामध्ये खोड पाडणार नाहीत हेच कारण होतं बघ याच्या माग

खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत केव्हाही माझ्या जीवनामध्ये कुठे काही अडचणी तेव्हा तर मला छत्रपती शिवाजी महाराजांवर न जर आठवलं ना तर खूप अह भारी वाटतं आणि काहीतरी करण्याची वेगळी सक्रिय भेटते, उत्साह भेटतो तसेच माझे हो आई पण बघितले ना तसंच होतं बघ काहीतरी करण्याची प्रेरणा भेटते. मलाही वाटत की आपले पहिले गुरू आई वडील आणि शिक्षक आणि आदर्श छत्रपती शिवाजी महाराजाचं आहे. हो आणि आपण जरी यांना आपल्या जीवनामध्ये त्यांच्या जर योग्य मार्गावर लोकांनी दिलेल्या स्तरावरती चाललो आई वडिलांचे संस्कार शिवाजी महाराजांचा मार्ग आदर्श स्वतः समोर ठेवून आपण चाललोच ना आयुष्यामध्ये आपल्या तर खरच आपण खूप होऊ शकतो.

तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये आदर्श आणि प्रेरणास्थान असायलाच पाहिजे त्याला बघूनच आपण सामोरे जातो.

अं त्यांची अर्धी मालमत्ता करण्यासाठी दहा मार्च दोन हजार आठ रोजी jackie chan science center चे australia पंतप्रधान kevin rudd यांच्या शुभारंभासाठी chan हा सन्माननीय पाहुणा होता

दोन हजार आठच्या भूकंपानंतर chan ने गरजूना मदत करण्यासाठी r and b दहा दक्ष लक्ष दान केली याशिवाय

भूकंप आणि mc jeans चा हा hong kong it steel तीनशे अकरा तीन तासांच्या mapening ने तीन दश लक्ष पेक्षा जास्त जमा केलीये जानेवारी दोन हजार सतरा मधे chan ने

दोन हजार पाच मधे chan ने chin च्या दुर्गम भागातील मुलांना आणि रुद्धांना शाळा बांधून मुलांना पुस्तकी fees आणि गणवेश प्रधान करुन मदत करण्यासाठी ची स्थापना केली दोन हजार सतरा मधे संस्थेने europe आपला विस्तार केला कारण सुबोर entertainment hardware clone निर्मिती learning machine chan च्या video game control वर दोन हजार दहा मधे chan ने ashiya तील anti virus software साठी grand ambattur म्हणून काम केल गेली आणि खोट बोलायची शक्यता आहे आणि एखा त्यामुळे असा विश्वास निर्माण झाला की jackie chan ने मान्यता दिलेल्या कोणत्याही उत्पादकांना किंवा company ला दसका बसेल दोन हजार सोहळा मधे california fitness च्या अक्षयाला छापा वर दोष देण्यात आला दोन हजार एकवीस चं मधे chan च्या ever grand अं बाटलीबंद पाण्याच्या जाहिरातीनंतर ever grand group ला मोठे नुकसान झाले तेव्हा पुन्हा शाप लागू झाला त्यांना jackie chan ने अनेक उत्पादने आणि company ची समर्थन केले आहेत यांना समस्या नाही चित्रपट demographice मुख्य jackie chan मुख्य लेख jackie chan आणि

आशिया नंतर आशिया चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार दोन हजार पंधरा प्रेरणा पुरस्कार जिंकला आशिया चित्रपट महोत्सव एक्को निषे त्र्यानवं दोन हजार पाच विशेष चिमणी पुरस्कार जिंकला उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार जिंकला behind the white hector award दोन हजार बारा kung fu panda to bornia वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातील सर्व पृष्ठ white bridging विद्यार्थी चित्रपट महोत्सव दोन हजार पाच सर्वकृष्ट अभिनेता दोन हजार तेरा सर्वकृष्ट अभिनेता गण आणि गुलाब नामांकन keeper choice award दोन हजार आठ favorite on the match out karate kid नामंकित दोन हजार आठ अठरा आवडता जिंकला आशिया पुरस्कार दोन हजार चौदा त्यादिवशी पुरस्कार जिंकला पण award जिंकला आपल्या भाषेत घातला नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी गोष्ट कलेच्या एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकतो. तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतो. या आनंदाची जात काही वेगळीच असते, पण कलावंत होता आलं नाही तर रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नका करू शकत नाही. कलेच्या आस्वादाने मोठा आनंद हा कलेचा आपला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असे थोडचं आहे. पोरांचे डोळे बरे दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असते. चिखलातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो, शिकलेलं शिकवण्यातही आनंद असते. हा आनंद आपण किती घेतो नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे स्वतःची हौस म्हणून शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ व एखादी स्वतःची हाऊस, स्वतःचा छंद विसरू कसा शकता? तुम्ही मला न उघडलेले कोड आहे.

कुणालाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचा कसलं कसलं वेड पितात लोक डोक्यात पण ते त्यांच्या आनंदाचा आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा तर थोडा वेड व्हावच लागतं, म्हणून शहाणा खुरपडा होऊन जमत नाही. आनंदाची सोबत, ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी भक्कम पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाटाव आणि झपाटून जाव माणसं अशीच असतात, उदास असतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात काही झाल्याशिवाय आवडीची पुस्तक वाचत त्यादृष्टीने पुस्तकाला परमेश्वराचा म्हणायला हवा. अशावेळी मित्रही हवे असतात पण ते काही उपलब्ध नसतात, म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र तर माणूस जगाचा पाठीवर कुठही एकटा राहू शकतो. एकट असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. स्वतःचा अंतरंगात पाहू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधु शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकट असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार ही एकटेपणाच हो ते पण आनंद घेऊ शकतो. थेट जीवनाचा सोबतीन जगू शकतो. दुसऱ्याच्या वाटेल कधीच जात नाही. आनंदासाठी मन मोकळ असव लागत, भूतकळची स्मृति आणि भविष्याची भीती दोन्ही पासून मुक्त होतो, तेव्हाच की आनंद होऊ शकतो. संपलेला असतो भविष्यकाळ आयुष्यात असतो. खराअसतो तो फक्त वर्तमानकळ भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायच असेल तर जगण्यात प्रेम हाव जगण्याची हौस हवी. हे होत नसेल तर आजच काम उद्या करू काम उद्या वर ढकलल जात कसंतरी आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो एका अर्थी आपण जगणं ही उरकतो, तेव्हा आनंदच कुठचा घेणार. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो तर, पूर्ण रंगलेले असतात का कार्यक्रम संपलावर रिक्षा मिळेल की नही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार यासाठी आताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी जे करवस वाटते, जे अशक्य आहे ते करा. पवासत भिजवस वाटते न मग भिजा